येणारा सगळा पैसा तुम्हाला स्वतःलाच हवा आहे. तुम्ही आपल्या कर्मचाऱ्याची आजीबात काळजी घेत नाही. तुम्ही मला बाहेर बसवून रहायच लावतात. मला अजिबात चांगली वागणूक मिळ दिलेली नाही. मी एक छोटा मुलगा आहे आणि मला तुम्ही चांगलच वागवायला हवं. श्रिमंत Dad त्यांच्या खुर्चीवर हनुवटीला हात लावत बसले होते. ते माझ्याकडे एकटक बघत होते जणु ते मला अं चोखत होते. अगदी काही वाईट नाही ते म्हणाले एका महिण्याच्या आतच तु माझ्या इतर कर्मचाऱ्यांन सारखाच झालास. काय? मी विचारल ते काय म्हणत होते ते मला समजतच नव्हते. मी माझ गह्रान सुरुच ठेवलं. मला वाटल ही आपल्या कराराचा भाग तुम्ही पाळाल मला शिकवाल पण त्या ऐवजी तुम्ही माझा छळ करत आहेत. हा निष्ठुर पणा आहे. श्रिमत Dad शांत पणे म्हणाले मी तुला शिकवतच आहे. तुम्ही मला काय शिकवलं काहीच नाही. मी रागाऊन म्हणालो मी अगदी शुल्लक रक्कमे साठी तुमच्यासाठी काम करण्याच मान्य केल्या नंतर तुम्ही माझाशी एक शब्द ही बोलला नाहीत. एका तासाला फक्त cent खर तर या बाबत सरकारलाच पहायला हवं आपल्याकडे बाल मजुरी विरोधाचे कायदे आहेत तुम्ही आणि तुम्हाला हे ही माहित असेल की माझे Dad सरकारी कर्मचारी आहेत. आत्ता तु माझ्या कडे काम करणाऱ्या बहुतेक लोकांसारख बोलु लागला आहे. असंं मा झालं की मी त्यांना थापेत किंवा ते काम सोडून जातात. तुम्हाला नक्की म्हणायच तरी काय आहे? मी आता वयाच्या मानाने बराच धिट झालो होतो. तुम्ही खोट बोललात, मी तुमच्यासाठी काम केलं पण तुम्ही शब्द पाळला नाही तुम्ही मला काहीच शिकवल नाही. तुम्ही कसं समजलं? की मी तुला काहीच शिकवलं नाही. आणि शांतपने विचारलं त्यांनी मला असे शांतपने विचारलं. तुम्ही माझ्याशी बोलल्या देखील नाही की की मी तुमच्यासाठी तीन अठवडे काम केले आणि तुम्ही मला काहीच शिकवले नाही मी पुन्हा तेच सांगितलं. शिकवायच म्हणजे नेमक काय करायच? व्याख्यान द्यायच त्यांनी विचारलं हो मी उत्तर दिलं. ते शाळेत ते हसत म्हणाले. पण जगन आणि शिकवत नाहीत. मी तर असंं म्हणेन की आपल आयुष्यच सर्वोत्तम शिक्षक आहे. बहुतेक वेळा हे जीवन तुमच्याशी काहीच बोलत नाही. ते तुम्हाला ढकलत राहतं. जिवनातला प्रत्येक धक्का सांगत असतो की उठ जागा हो. मला वाटतं की तु हे शिकावसं या मानसाला नक्की काय म्हणायच आहे? मी मनातल्या मनात स्वतःलाच विचारल. जीवन धक्का देतं म्हणजे ते अंग माझ्याशी बोलतं. मी ही नोकरी सोडावी लागनार. हे मला कळून चुकलं. मी अशा माणसाशी बोलत होतो त्याला दा दाबुन ठेवण्याची नितांत आवश्यकता होती. तु तर या जीवनाकडून

चिडतात घाबरतात. आणि मागे सरतात अर्थात ते मागे सरतात ते त्याच्या मालका विरुद्ध किंवा नोकरी, पती किंवा पत्नी विरुद्ध हं आपले आयुष्या आपल्याला धोका देतय. काही तरी सांगु पाहतय. हे त्यांना समजतच नाही. ते नक्की काय बोलतात? की काय बोलत आहेत हे मला समजतच नव्हतं. आपल्या साऱ्यांना हे आयुष्याच धोप देत आहे. काही जन नडतात तर काही जन सोडून जातात. तडा देणारे अशा प्रकारे धकांचे स्वागत करतात. या थोड्या लोकांना. कातला प्रत्येक धडा घ्यायचा असतो, शिकायचा असतोते शिकतात. आणि पुढे जातात. आणि पुढे जात राहतात. बहुतेक जन सोडुन देतात.

आली होती. तु जर हा धडा शिकलास तर तु सुज्ञ जानकार श्रिमंत आणि सुखी समाधानी होशील. शिकला नाही तर आयुष्य भर कमी पगार देणाऱ्या मालकांलाच किंवा नोकरीलाच दोष देत राहशील. कधी तरी काही तरी घडेल आणि पैश्यांचे सारे प्रश्न सुटुन जाईल जाशील. त्या आशेवर जगत राहशील. मी ऐकतो आणि हे मी ऐकतो आहे का? आणि मला काही समजत आहे का हे पाहण्यासाठी ते माझ्याकडे वळले.

माला मालत तर तैसेन कसे मिळवायचे हे शिकायच होतं. याचाच अर्थ ते बरोबर होते आणि मीत्यांनाच दोष देत होतो. श्रिमंत Dad बोलतच होते. तु जर लढवु मानाचा नसशील तुझ्यामध्ये जर येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याच धैर्य नसेल तर आयुष्याने जरा धक्का दिला की तु ती गोष्ट सोडुन देशील? तु आयुष्यभर सवा स सावधान नंतर जगशील. न दिसणाऱ्या भितीनं दडपुन जाशील त्या गोष्टी घडण्याच्या शक्यता नाही. त्याची चिंता करत बसशील. ही मंडळी अशीच जगत राहतात. आणि एक दिवस मी निरस आयुष्य संपवून मरुन जातात. या अश्या अयुष्यात तुला मित्रही खुप असतील. त्यांना तु आवडतही असशील कारण त्यांचे ही दृष्टीने तु मेहनती माणूस आसतो. योग्यत्या गोष्टी तु साधत तु खुपच समाधानाने आणि सावधानाने जगत असतोस. खरी गोष्ट ही असते. की तु की तुम्ही जिवना पुढे शरनागती पत्क पत्कारलेली असते. तुमच्या आत कुठे तरी खोलवर भिती दडलेली असते. सुरक्षीत न वाटनारी गोष्ट करण्याची भिती तुम्हाला जिंकायच असतं. कोण हरण्यासाठी भिती मध्ये येते. ती जिंकण्याच्या आनंदा पेक्षा जास्त मोठी वाटते. तुम्हाला हे ही जानवत असत की तुम्ही कधीच अव्हान स्विकारलेलं नाही. फक्त

तस म्हणतील ही कदाचीत श्रिमंत Dad हसत म्हणाले. मी फक्त तुला जिवनाची जरा चव दाखवली. जिवनाची कसली चव? आजुनही मी रागात होतो. पण आधीक बोलन्याची त्याच्याकडून जाणून घेण्याची इच्छा तेव्हढीच तिव्र होती. आता मी शिकायला ही तयार होतो. हे बघ माझाकडे एकशे पन्नास कर्मचारी काम करतात. एवढ्या लोकांमध्ये तुम्ही दोघच मला असे भेटलात. की त्यांनी पैसे कसे मिळवायचे हे शिकण्यासाठी इच्छा व्यक्त केली. बाकी लोक मला या बद्दल काहीच आणि कधीच विचारल नाही. त्यांना कधी पैशाची विषयी जाणून घे घ्यावेसेच वाटत नाही. म्हणूनच हे सारे आयुष्यातील मोलाचे सर्व पैशांसाठी

आता मात्र मी त्यांच बोलनं मन लावून ऐकत होतो. मला माइकनं तुझ्याबद्दल सांगितलं तुला पैसे कसे मिळवायचे हे शिकायच आहे. अस तो म्हणाला मी तुम्हाला शिकवायच ठरवलं. त्यासाठी वास्तवातला म्हणजे खऱ्या खुऱ्या आयुष्यातला अभ्यासक्रम तयार करुण तुम्हाला करु लागलो. मी तुमच्याशी दम लागे पर्यंत बोललो ही असतो. पण माझ्या लक्षात आलं की तुझी ऐ ऐकुन घेण्याची तयारी नाही. मग मी ठरवलं की तुला एक धक्का बसुच दे. त्यानंतर तु माझ ऐकशील म्हणुनच मी तुला दहा cents दिले. दहा cents साठी तास भर काम करुण मी कोणता धडा शिकवलो मी विचारलं की तुम्ही सोषन करते आहात. कामगाराच सोषन करत असता. हे श्रिमंत Dad नं खुर्चीत खुर्चीतच एक हेलकावा घेतला आणि ते मनापासून हसले. जरा वेळानं हसनं थांबवून म्हणाले तु तुझ मत बदलावस हे चांगलच. तुझ्या पुढचे अडचन मीच आहे. असं विचार करुण मला दोष देनं आधी थांबव. तु असच विचार करत असशील तर आधी तुला बदलनं हे माझ कामच आहे. मुळात तुझ्या पुढची अडचन तुच आहेस. हे लक्षात घे त्याचा स्विकार कर. तस कळलं तरच तु बदलु शकतो. काही तरी शिकु शकतो, आणि शहाना होऊ शकतोस बहुतेक लोकांना वाटतं की बरोबर आहेत. आणि जगातल्या सगळ्यांनीच बदलायला हवं आपलं काही तरी चुकलय किंवा चुकतय आणि आपण बदलायला हवं हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आणि तु सांगतो ते लक्षात ठेव. सगळ्यांनी बदलण्या पेक्षा आपणच बदलल तर जास्त सोप असतं. मला काहीच समजत नाही मी म्हणालो, सोप आहे. तुझ्या समोरच्या अडचनी साठी तु मला दोष देन थांबव श्रिमंंत Dad म्हणाले. मला तुम्ही मला फक्त दहाच cent देता मी म्हणालो. मग तु शिकतोस तरी काय? श्रिमंत Dad हसत हसतच म्हणाले. हे तुम्ही सोशन आहात. सोषक आहात. मी देखील हसत म्हणालो. बघ पुन्हा तु तसाच विचार करतो आहेस. तुझ्या दृष्टीने तुझ्या पुढच्या मोठी अडचन मीच आहे. पण तुम्ही आहातच. तुला असच वाटत असेल तर तु काहीच शिकू शकनार नाहीस. समजा तुझ म्हणनं मी मानलं तरच तुझ्या समोर काय पर्याय आहे? तुम्ही जर

नमस्कार माझे नाव कुमारी दिव्या संजय मोरे मी सध्या अं B pharmacy third year ला doctor राजेंद्र गोडे college of farmacy मलकापूर मध्ये अं शिक्षण घेत आहे सर्वात आधी मी सरांचे मनापासून मी आभार मानते कि त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली मराठी मध्ये बोलण्याचे कारण असे कि हि आपली मातृ भाषा आहे आणि मी ह्या language मध्ये comfortable आहे तर मी माझा पहिला topicmothers love and sacrifice हा निवडला आहे कारण आपण जेव्हा बोलायला सुरुवात करतो तेव्हा आपला पहिला शब्द हा आपल्या तोंडून आई हाच येतो तर mothers love and sacrifice

जी स्वतः आधी आपल्या मुलांचा विचार करीत असते आणि फक्त आईचे प्रेमच फक्त जन्मापासून तर मरणापर्यन्त हे कधीच बदलत नाही बाकी सर्वांचे प्रेम मात्र वेळेनुसार बदलत असते या मतलबी दुनियेत फक्त आई हीच आपली म्हणून रहात असते मूल लहान असो वा मोठी तिचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या मागे ती घालवत असते त्यांच्यासाठी जीवाचे रान करत ती राब राब राबत असते आपल्या घराला घरपण आणण्यासाठी ती कायम प्रयन्त करीत असते ज्या गोष्टी आपली अं आई शिकवते त्या गोष्टी आपल्याला कोणत्याच पुस्तकात शिकायला मिळणार नाही किंवा पाहायला मिळणार नाही आपली अं शिक्षणाच्या गोष्टी व्यतिरिक्त आपण आपल्याला फक्त आईच शिकवू शकते

मी जेव्हा अं शिक्षणासाठी अं माझ्या घराबाहेर पडले college च्या college करायसाठी आणि मी माझ्या B pharmacy च्या पुढच्या प्रवासासाठी मी जेव्हा बाहेर पडले तेव्हा उमगले कि तिन्ही बनवलेलं जेवण जगातील सर्वात सुंदर आणि उत्कृष्ट जेवण होते जेव्हा जेव्हा मला तिची गरज भासते तेव्हा मी तिला call करते फोन करते तर पाच minute जरी आपण तिच्यासोबत अं बोलो तरी आपल्याला वाटते कि आपले सगळे problem soul झाले आहेत आणि तिच्या एका आत्ता जेव्हा तिच्या एका भेटीसाठी मला सुट्टी घ्यावी लागते तेव्हा तिचे महत्व आपल्याला समजते आणि अं जेव्हा आम्हाला सुट्टी भेटते हम्म तेव्हा मी अं घरी जाते आणि जेव्हा जेव्हा मी घरी जाते तेव्हा तिचे ते अं अनमोल हसू पाहून आपल्या डोळ्यात पाणी येत जेव्हा पण मला कोणी विचारले ना की सर्वात जास्त तुला प्रिय काय आहे तर माझ्या तोंडून फक्त आई हाच शब्द निघेल आणि अं हा topic मी यासाठी निवडला आहे कारण आज मी इथे जे काही आहे बोलत आहे तुमच्या समोर आहे ते फक्त माझ्या आई मुळे आहे आणि मी माझ्या आईलाच माझ्या lucky charm मानते कारण कोणी कोणाचं lucky charm जाम कोणी असो पण माझा lucky charm मी माझ्या आईला मानते माहितीय का कारण तिचे निर्णय तिचा अं विश्वास यामुळे मला कोणतीही गोष्ट करण्याचे बळ येते आणि तिचे luck हे कायम माझ्या सोबत असते आणि पुढ पण राहील पुढ राहील सुद्धा त्यामुळेच आणि तिच्यामुळेच माझा confidence वाढला आहे माझा आत्मविश्वास वाढला आहे तिच्या एका मिठी मुळे अं आपल्याला आपलं पूर्ण दुःख नाहीस झाल्यासारखे वाटते आणि ती कधीच अं आपल्याला जेव्हा आपण तिच्या जवळ असतो तेव्हा आपल्या आपल्याला समोर कोणतंही संकट आलं कितीही दुःख आलं तरी आपल्याला ते अं त्या दुःखाचे जाणीव होऊ देत नाही म्हणून आईचे असणे खूप गरजेचे आहे तिचे बोलणे हे एका एखाद्या औषधी औषधी प्रमाणे काम करत असते जेव्हा मी तिच्या जवळ असते जेव्हा तिच्या सहवासात असते तेव्हा आम्हाला आपलं कितीही दुःख असलं कि कितीही आपलं आपल्याला वेदना झाल्या तरी आपल्याला pain cure घ्यायचं काम पडत नाही आम्हाला ती एखाद्या pain cure सारखे काम करते आणि ती जेव्हा मला माझ्या बालपणीच्या गोष्टी सांगते ना

कितीही मोठं संकट असलं कितीही मोठी अं आव्हान असली तरी ती आधार बनून माझ्या पाठीमागे उभी असते आणि पुढे पण राहील माझ्या आपल्या सुखात आपल्या सुखदुःखात सुखदुःखात ती आपल्या सोबत असते आपल्या सुखात ती सुख मानते आणि आपण रडलो तर आपल्यासाठी ती दुःख होते आणि ती पण रडते आणि तिला दुःख होती आणि ती पण रडते दोन minite आपण जर अं तिच्या नजरे आड गेलो तर ती पूर्ण घर डोक्यावर घेते आई हि जगातील एकमेव व्यक्ती आहे जी मनापासून आपल्या यशासाठी प्रार्थना करत असते नाहीतर आजच्या या मतलबी जगात कोणालाच समोर गेलेलं आवडत नसत सगळ्यांना वाटत कि याला म्हणजे असं कोणीपण मागे खेचण्यात जास्त interest दाखवत पण फक्त आपली आईच असत आईच असते कि जी मनापासून आपल्या यशासाठी आपल्या success आपल्या उज्वल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करीत असते एकटी आईच आहे कि जी अं बाप नसताना देखील मुलांच्या सुखासाठी झटत असते आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती प्रयन्त करीत असते तिच्या मुलांसाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते शेवटी अं आई जिथे अं शेवटी मी एकच म्हणेन कि जिथे जिथे प्रेम आहे तिथे तिथे माझ्या आईचे अस्थित्व आहे म्हणूनच अं आपण ऐकत आलो आहे कि अं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणजे कितीही मोठा माणूस असला कितीही श्रीमंत असला त्याच्याकडे अं कीतीही property असली संबोत संपत्ती असली तरीही त्याच्याकडे जर अं तो जर आईला महत्व देत नसेल तर तो भिकारी समजला जातो आणि तो भिकारी होतो actual मध्ये म्हणून अं आपण आईला महत्व दिलंच पाहिजे आईचा आदर केलाच पाहिजे आणि आई हा अं शब्द असा अनमोल आहे आई या शब्दामध्ये अं संपूर्ण विश्व सामावलेले आहे आणि अं आई हि प्रेम त्याग व सेवा यांचे अं खरे रूप आहे म्हणून आईला सर्वात मोठं स्थान दिल जात आणि आई आईशिवाय अं जग नाही हे फक्त college अं college किंव्हा मग त्या आईच्या दूर राहिलेली मूल मुलीचं सांगू शकतात कारण कि दूर अं कोणत्याही गोष्टीची जाणीव आपण जेव्हा दूर जातो तेव्हा होत असते म्हणून अं आई जेव्हा आपल्या सोबत असते तेव्हा ती तेव्हा तिचा आदर करायला शिका शिकायलाच पाहिजॆ प्रत्येक मुलांमुलींनी आणि आपण किहिती मोठं झालो तरी आपल्या आईसाठी आपण लहानच असतो तीच आपण जेव्हा पण आपण आईच्या कुशीत जाऊ तेव्हा आपल्याला अं कधी मोठं झाल्याची जाणीव होणार नाही आपण तिच्यासाठी कितीही मोठं झालं तरी लहानच असतो आणि अं आपलं लहानापासून आपलं गुरु म्हणा शिक्षक म्हणा ज्या आपल्याला चांगलं वाईट शिकवणारी हि फक्त आपली आईच असते teacher हे आपण अं जेव्हा आपण school मध्ये जातो college मध्ये जातो त्याच्यानंतर तेव्हा आपल्याला teacher शिक्षक लोक भेटतात पण अं जेव्हा आपण लहान असतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला आपली आई हि शिक्षिका म्हणून आपली गुरु म्हणून आपल्या समोर डोळ्यासमोर असते आणि अं आणि आईवर आपण जितकं बोलायच अं तितकं कमी आहे म्हणून आईचा आपण आदर केलाच पाहजे आणि आई आईला आपण आई म्हणजे देवाचं दुसरं रूप असं मानलं जात कि अं देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने अं आईला या जगात पाठविले असं आपण म्हणत असतो आणि हे खरंच आहे कि देव जर असता देव नाही आहे म्हणूनच देवाने आईला पाठविले आहे म्हणून आपण आईची काळजळी केली पाहिजे आईला आदर आईचा आदर केला पाहिजे

अनेकांचे आयुष्य बदलून टाकतात तर काही काही निर्णयांमुळे काळाच्या पुढे जाण्याऐवजी मागे जायची वेळ येते काही वेळा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना समाज जीवन करतात. तर काही वेळा पाठीवर थाप पाडणाऱ्या घटना अनेकांच आयुष्य बदलतात. यंदाच ही वर्ष अस अनेक वित्त, सामाजिक, राजकीय, आर्थिक घटनांचा दोन हजार अठराच वर्ष संपायला फक्त दोन दिवस उरले आहे काय घडल या वर्षात? ते आणि जागतिक स्त्री हक्क वर्षाची मोहोर उमटली की नाही हे जाणून घेणारा वर्षभरातील निवडक घटकांचा हा आढावा काळोख खोदायचा नसतो तर फक्त एक दिवा पेटवायचा असतो या जाणिवेतून अनेक जणांनी अंधार युगाला नाकारल ते याच वर्षात वर्षानुवर्ष चाललेल्या शारीरिक, मानसिक, भावनिक मुस्कटादाबीला मिटूने सणसणीत चपराक दिली नी दुसरीकडे कालबाह्य प्रकार धिरकावुन देण्याच धाडस अनेक स्त्रियांनी दाखवल ते ही वर्ष हेच ग्रामीण शेतकरी स्त्रियांच्या अर्थ जणासाठी

दोन हजार अठरा हे वर्ष संपत आलय काय घडल या वर्षात? ते आणि जागतिक स्त्री हक्क वर्षाची मोहोर उमटली की नाही हे जाणून घेण्यासाठी वर्षभरातील निवडक घटकांचा हा मागोवा या वर्षात प्रारंभ झाला तो हैदोसाने अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाऱ्यांच्या घटनांनी बहुसंख्यक विरुद्ध अल्पसंख्यक या एका या गलिच्छ खेळाची परिणती आठ वर्षाच्या मुलीच अपहरण, सामूहिक बलात्कार आणि निर्गुण हत्त्येत झाली घटना जम्मू काश्मीरमधील कठुआची मुलीच वकीलपत्र घेतलेल्या AD दिपीका राजवंत यांना धमक्या आणि आरोपीच समर्थन करण्यासाठी हिंदू एकता मंचाने काढलेला मोर्चा या लांछनास्पद घटनेचा निषेध करण्यासाठी एकूण पन्नास संधी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना आपल्या साक्षर ही पाठवलेल पत्र सर्वोच्च न्यायालयाच्या खंडी पाठामध्ये तत्व खटला पंजाबमध्ये पठाणकोठला करण्याचा निर्णय सुनावला इतक सगळ होऊनही वर्ष संपायला आलं तरी या मृत नीर अपराध मुलीला अजूनही न्याय मिळालेला नाही निर्भयाच्या खटल्यातील

बलात्कार झाला अन पाठोपाठ तिची हत्या ही झाली बलात्काराला फासावर लटकवल व मागणीसाठी रस्तोरस्ती निदर्शने व जाळपोळ झाली

उन्नावच्या सामूहिक बलात्कार घटनेनंतर हे तीन महिन्यांनी उमटले घटना मागच्या वर्षाची पीडितेने जाब विचारल या एप्रिल मध्ये ज्याने हे कृत्य केल तो भारतीय जनता पक्षाचा आमदार पीडितेच्या वडलांना एप्रिल महिन्यात अमानुष मारहाण करण्यात आली न्याय मिळवून देण्याऐवजी उलट त्यालाच अटक करण्यात आली बेकायदा शस्त्र बाळगल्याबद्दल पोलीस कोठडीत आपल्या पितेला हमखास ठार मारल जाईल या भितीने पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियाने मुख्यमंत्री योगी निवासस्थानासमोर आत्मदहनचा प्रयत्न केला दुसऱ्याच दिवशी

अटक झाली पण प्रकरण अद्याप खितपत पडल आहे. देशातल कोणतही राज्य असो व त्यातील जिल्ह्याच ठिकाण अघोरी बलात्कार अत्याचार चार महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून सर्व तऱ्हेच्या सीमा पार करणारे वासनात प्रत्येक लैंगिक अत्याचारानंतर केलेल्या क्रूर हत्या एकीकडे बारा वर्षानंतरच्या बारा वर्षापर्यंतच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्याच्या तत्व वटहुकूम केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला दुसरीकडे राष्ट्रपतीच्या त्याला मिळालेली मंजुरी या अशा गृहांना थोडीतरी जरब बसवतील अशी आशा व्यक्त करणाऱ्या घटना मानसिक, शारिरीक वेदनांना विष्णतेने न गुंता स्त्रियांनी आपला हक्क लढा सुरू ठेवायला ठेवला या निर्धाराला प्रोत्साहन देत भारतात सर्वोच्च न्यायालयाने अनेक विषयांची स्वतःहून दखल घेतली आपल्या जगण्यातला विरोधाभास अधोरेखित करणारे अनेक ऐतिहासिक निर्णय दिले ते याच वर्षी समलैंगिकतील गुन्हेगार ठरणाऱ्या भारतीय दंड सहित्येतील कलम तीनशे सत्त्याहत्तरमधील तरतूद करणारा निकालही याच वर्षातला LGBT समुदायाला आत्मसन्मानाचा आयुष्य देणारा इतिहासातल्या चुका दूर करता येत नाहीत

मुस्लिम समाजात बहुपतनित्व निकाह आणि हालहाला पत्याची घटनात्मक वैधता तपासण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला राज्य घटनाच्या चौदा, पंधरावा एकवीसच्या उल्लंघन करणाऱ्या पक्षाचा प्रथांच्या विरोधात जनहित याचिका करण्यात आली घटनेची समीक्षा करण्याचा निर्णय अल्पसंख्यांक स्त्रियांना दिलासा देणारा ठरला तिहेरी तलाक बेकायदा ठरून अशा गुन्ह्यांमध्ये तीन वर्षांचा तुरूंगवास सोसवणारा कायदा लोकसभेत मंजूर झाला त्यातल्या अनेक तरतुदींबाबत आक्षेप असल्याने राज्यसभेत मात्र हे विधेयक प्रलंबित ठरल हीच बाब अवैध मागणी अवयवांच्या तस्करीचा एक देवदासी, सोरोगसी, वेठबिगारी, वेश्या व्यवसाय शिक्षणाचा या सगळ्या ठिकाणी बाईच्या शरीराचा होणारा वापर या गंभीर समस्येवर लोकसभेत विधेयक मंजूर झाल पण राज्यसभेत मंजूर व्हायच बाकी आहे हिंदू स्त्रीच्या मालमत्तेवरील अधिकारांबाबत ही न्यायालयाने महत्वपूर्ण विश्लेषण केल धर्मांतर करण हा व्यक्तीच्या निवडीचा अधिकार आहे धर्मांतर ही हिंदू स्त्रीचा वडिलांच्या मालमत्तेवरील हक्क अबादित राहतो धर्मांतर केल म्हणून जन्मजात अधिकार नातेसंबंध संपुष्टात येत नाही असा महत्वाचा निकाल याच वर्षात न्यायालयान दिला स्त्रिची गुलामगिरी कायम ठेवणारा चारशे सत्त्याण्णव कलम रद्द करताना बदलत्या काळातल्या वास्तवाशी ते अनुरूप नाही पत्नी ही वस्तू नव्हे पतीचा खासगी मालमत्ता ही नाही म्हणून व्यक्ती म्हणून पतीस असलेला अधिकार तिला ही आहे तसेच लैंगिक समानतेला अधोरेखित करीत स्त्री कमी लेखणाऱ्या कायदास घटनेचा तडाखा बसायलाच हवा हे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवल हा काही फौजदारी गुन्हा नाही हे न्यायालयाने निर्व विधानपणे

स्त्रीचा देहसीता सर्वस्वी तिचाच वय कितीही असल तरी तिच्या परवानगी शिवाय कोणीही, कोणत्याही प्रकारे तिला स्पर्श करू शकत नाही तिच्या मनाविरुद्ध तिच्या शरीरास स्पर्श करण हा देखील लैंगिक अत्याचाराचा आहे हा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महिला महिला सक्षमीकरणावर केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालात प्रथम भाष्य केल ते अर्थ सल्लागार अरहरीवत सुब्रमणियम यांनी परगामित्व आणि कट्टर सनातन वृत्ती हा विरोधाभास या वर्षी हातात हात घालून चालत होता शबरीमाला मंदिरात स्त्रियांना प्रवेश व अधिकार नाकारण हा घटना भंग आहे असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला सनातनी हिंदूंनी या निकालाला कडाडून विरोध केला केरळात भयंकर महापूर आला हा अह परमेश्वराचाच कोप शबरीमला मंदिरात स्त्रियांना प्रवेश देण्याची निर्णयच त्याला कारणीभूत ठरला असा अविवेक युक्तीवाद एकवीसव्या शतकात ही देशाने पाळला हैप्पी टू ग्लीड आणि इंडियन यंग लॉयर्स अससोसिएशन या स्वयंसेवी संघटना देवळातच नव्हे तर गाभाऱ्यातही स्त्रियांना प्रवेश मिळायला हवा म्हणून न्यायालयीन लढाई लढावी आपली रक्षणासाठी होणारा हत्या यामुळे देखील हे वर्ष कलंकित होत होते महाराष्ट्रात महिला आणि तरुणीच्या संरक्षणासाठी गळ्यातली सुरक्षा पॅनिक बटन चैन उपलब्ध करून देण्याचा अभिनव प्रयोग राबविला जाईल असे आश्वासन मात्र या वर्षात दिल गेल हे एका बाजूला सुरू असतांना आंतरराष्ट्रीय पटलावर दोन स्त्रिया उल्लेखनीय अतिशय जिंकलेल्या दिसल्या देशाच नेतृत्व करताना त्यांचा कस लागला मासिकने दोन हजार अठरामध्ये जगातील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून त्यांचा गौरव ही केला त्यात पहिल्या क्रमांकावर होत्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जर्मनीच्या अह चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि द्वितीय स्थानी ब्रेक्सिट या ब्रेक्सिट च्या अह कराराचा आवाहन पेलणाऱ्या या महिन्यातच विश्वदर्शक ठराव जिंकणाऱ्या ब्रिटनचे थेरेसा मे तसेच यंदाचे शांततेचे नोबल पुरस्कार इराक मधील याझिदी या अल्पसंख्य सामुदायिक एका तरुणीला मिळाला जिच्यावर

मुख्य कार्यकर्ता अधिकार अह अधिकारीपदी नियुक्ती झाली भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणे निधी या मुख्य पदी निवड झाली ऑस्ट्रेलियात भारतीय वंश सहजवाला या वैज्ञानिकाने इ कचऱ्याच्या फेरे वापरासाठी मायक्रो फॅक्टरी सुरू केली अमेरिकन प्रतिनिधी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे निरूपमा और निमा कुलकर्णी केंटकी मतदार संघातून निवडून आल्या विश्व विख्यात विद्यापीठात पदवीपूर्व विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या अवघ्या वीस वर्ष वयाचीच

काळोखावर उजेड तोडणाऱ्या घटनांमध्ये विविध क्षेत्रात पहिल पाऊल टाकून उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या एकशे तेरा महिलांची भारत सरकारच्या महिला बालविकास मंत्रालयातर्फे राष्ट्रभवनात फर्स्ट लेडी

आल राष्ट्रवादी काँग्रेस चे खासदार सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून सन्मानित करण्यात आल AD इंदू मल्होत्रा यांनी सर्वंउच्च न्यायालय वकिली दुघ करणाऱ्या वकिलामधूनन्यायालय थेट निवड झाली तर ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिव्या सुर्यदेवरा एकोणचाळीस वर्षाच्या तरुणीचा ऑटोमोबाईल क्षेत्रातील अमेरिकाची नामवंत कंपनी जनरल मोटरच्या वित्तीय अधिकार पदी नियुक्ती झाली दोन हजार अठराच्या निवडणूकीत स्त्रियांनी प्रथमच ऐतिहासिक भूमिका वाजवली डेमोक्रॅटिक पक्षाच्या महिला उमेदवारांनी त्र्याण्णव जागांवर तर रिपब्लिकन पक्षाच्या महिलांनी तेरा जागांवर यश मिळवल स्त्रियांनी प्राप्त केलेले हे यश अमेरिकाच्या इतिहासात लक्षवेधी ठरल

गणपती पुळे मधील दोन हजार अकराच्या जनगनने नुसार गणपती पुळे गाव तीनशे चार कुटुंबे असून सहाशे सत्त्याहत्तर पुरुष आणि पाचशे एककोण साठ स्त्रिया मिळून गावाची एकूण लोक संख्या बारा हजार बाराशे छत्तीस आहे. ह्या मध्ये अनुसूचीत जातीचे लोक चार आहेत. ह्या गावचा जनगणंनेतील स्तर निर्देशाक छप्पन हजार पंचावन्न आहे. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान सम शीतोष्ण अं राहते. हिवाळ्यात येथील हवा थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यामध्ये येथे बाग शेती नागल्याची शेती केली जाते. एकूण साक्षर लोक संख्या एक हजार छत्तीस. साक्षर पुरुष लोक संख्या पाचशे एक्क्यानव साक्षर स्त्री लोक संख्या चारशे पंचेचाळीस. गावात शुद्दिकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात न झाकलेल्या विहरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. तसेच गावामध्ये पिणाच्या पाण्याचे सोय चांगली आहे. त्याच प्रमाणे राहण्याची सोय ही चांगली आहे स्व स्वाचता गावात उघडी गटारे आहेत. घाण पाणी थेट जल श्रोतामध्ये सोडले जाते. ह्या क्षेत्राचा संपूर्ण स्वचता अभियानात समावेश आहे. गावात सर्वानी सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. सर्वात जास्त स्वच्छतेची काळजी येथे घेतली जाते. पर्यटन दृस्टिकोणाने गणपती पुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ति स्वयंभू आहे. अशी मान्यता आहे सह्याद्रि पर्वत पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ति आणि जवळच पच्चीमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळे वेगळे आहे. जर गणपतीची मूर्ति डोंगराच्या बाजूला असलेली तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदीक्षिणा घालण्याचे क्रम प्राप्त असते. एक किलो मीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र वाळूचा किनारा आणि नारळ पोकळी च्या झाडामुळे अतिशय विलोभनीय आहे. ह्या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा किनारा असल्याने तिथे पर्यटकांची अतिशय गर्दी पाहावयास मिळते. पर्यटक सुट्ट्या मध्ये पुळाच्या समुद्राला आवश्य भेट देतात. महारास्त्र राज्य परिवहन मंडळ मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक ईत्यादि शहरापासून गणपति पुळे येथे जाण्यासाठी थेट बसेस पुरपुरवते गणपति येथे महारास्त्र राज्य पर्यटन विकास महामंडळ चे मस्त विश्राम गृह आहे. त्या शिवाय देवळातील भटजींच्या घरी सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. दर वर्षी असंख्य पर्यटक भेट देतात. गणपती पुळे हे मुंबई पासून तीनशे पंचाहत्तर किलो मीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा रास्त्रीय महामार्ग क्रमांक सासस्ट वरुन जाताना निवळी फाट्यावरुन उजव्या हाताला वळले की बत्तीस किलो मीटर अंतरावर गणपती पुळे येथे तसेच जर रे रेवस रेड्डी सागरी महामार्गाने गेल्यास तर वाया रत्नागिरी शहरात दोन ही पर्याय मार्ग आहे. गणपती पुळे आणि आस पासचा परिसर अतिशय आल्हाददायक आहे. गणपती पुळयाचा

जवळच मंडारा पुळे हे सुंदर गाव आहे. मंडारा पुळे गावचा समुद्र किनारा ही रमणीय आहे. इथून काही अंतर पुढे गेल्यावर सहा किलोमीटर अंतरावर नेवरे गाव आहे. नेवरे गावाजवळच जवळे सुरूच्चि बन व वाळूचा किनारा आहे.

इतिहासात असे ही म्हंटले जाते की गणपती पुळे आणि आसपासच्या नेवारे माळगुंड आणि भंडार पुळे ह्या गावात गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ति आणून पुजा केली जात नाही. गणपती पुळयाचा लंबोदर हाच ह्या सर्व ग्रामस्थांचा ग्रामस्थांचा गणपती अशी एथील ख्याति आहे. त्याच रस्त्याला लागून रत्नागिरीच्या दिशेने अरे वारे हा sunset point आहे. नवरा माझा नवसाचा आणि फूल थ्री धमाल ह्या चित्रपटाचे shooting गणपती पुळयातला झाले होते. रत्नागिरी हे जवळचे railway स्थानक व शहर आहे. रत्नागिरी आगारातून दहा ते पाधरा minute नी गणपती पुळे येथे जाण्यासाठी बसेस आहेत. गणपती पुळे येथील मे मेणाच्या पुतळ्याचे एक संग्रहालाय नव्यानेच चालू झाले आहे. गणपती पुळे ह्या गावाची जमिनीचा वापर खालील प्रमाणे आहे. शेती ओसाड फुटकड लागवडी योग्य अश्या काहीच्या वापर आहेत. गणपती पुळे पावसाळ्यात तिथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समस्यात्न तूस्न राहते.